या समुद्रामध्ये खूप जुने जलाशय दिसत आहे आणि तिथे खूप छान पद्धतीने दिसत आहे.

इथे ऑटोरिक्षा दिसत आहे जे पिवळ्या रंगाचे आहेत आणि कार दिसत आहे जे पांढऱ्या आणि लाल रंगाची गाडी दिसत आहे रेड-लाईट दिसत आहेत बिल्डिंग दिसत आहे जे पिवळ्या रंगाची आहे आणि टॉवर दिसत आहे.

दगड पण दिसत आहेत आणि थोड्यासं दुरीवर खूप तिथे माती आणि काही छोटे वृक्ष दिसत आहेत.

आणि तिथे टेबल दिसत आहे जे निळ्या रंगाचे आणि--

आणि हे भिंत आहे ते ग्रीन कलर ची आहेत आणि ब्राऊन कलर ची आहे आणि लाइट दिसून राहिलेले आहे.